आ व निळ्या रंगाचा बोर्ड आहे एका साईडला गेट आहे तिथून अ माणस आतमध्ये चालली आहे.

ही एक शहरातील खूप मोठी पेठ आहे अ तिथे अ भरपूर अशी दुकान दिसत आहे.

तिथे चॉकलेटी कलर च्या भरपूर खुर्च्या आहेत व लाइटिंग आहे.

अं कोरलेले नकळत कोरलेले दिसत आहे तिथे समोर एक आरसा आहे.

अं येथे बाहेरून पर्यटक देश विदेशातून पर्यटक बघ पाहायला येतात.

व शेजारी झाडी भरपूर आहे.

हे एक बस स्टँड आहे.